विविधतरेचे खेळ करायला शिकवणारे रिंग्स मास्टर यात भरत सरलेले आहेत. पाण्यातील सुसम प्राणी म्हणजे वेल व डॉल्फिन वेल हा मोठ्या जातीस्तवर जलचर आहे. तर डॉल्फिन हा त्या मनाने लहान जातीचा प्राणी आहे. या वर्षी सगळीकडे प्रवासाचे प्रमाण जरा जास्ताच झाले होते. आमच्या गावातही पाऊस बराच काळ मुक्काम ठोकुन होता. नुसताच रेंगाळला नव्हता तर तो चक्क कोसळत होता. जुनी जानती माणसं म्हणत होती. असा पाऊस कधीच पडला नाही. दर वर्षी पावसाळ्यात गायत्रीचे पाणी वाढू लागले कि गावातील गृहिणीना आनंद होतो. त्या कौतुकाने म्हणतात. चला आपली गाय माहेराला आली आहे. तीची ओटी भरून घ्या. तीचे गोड कौतुक करून घ्या. मग सगळ्या स्त्रीया नदीच्या घाटावर जमून तीची ओटी भरतात. तिला खण नारळ अर्पण करतात. यदा पण गावातील सर्व महिला नदीच्या काठावर जमल्या. पण यंदाचे तिचे स्वरूप मात्र वेगळेच होते. नेहमी सोजवळ शांत गायत्री नव्हती. तर ती रौद्र रूप धारण केले होते. हे काही वेगळेच लक्षण आहे बाई कसे बसे ओटी ओटी भरून उरकले आणि सगळया महिला घराकडे वळल्या. पाऊस कोसळतच होता. आणि सर्वाची शिक्त होते गायत्रीकडे बातम्या येत होत्या. गायत्रीचे पाणी वाढत होते. नदी काठावर गणेशाचे देऊळ

झोपडी वजा घरे पाण्याखाली गेली. कित्येकाची गुरे कोंबड्या वगैरे पाण्यात वाहून गेली. तासा तासाला पाणी वाढत होते. निम्मा गाव पाण्याखाली होता. कित्येक झाडे उन्मळून पडली. शेतात पाणीच पाणी होते. घरा घरातील सर्व माणसे आपला जीव वाचवण्यात प्रयत्न करीत होती. अशा संकटाच्या वेळी काही व्यक्तींच्या मनातील धाडस आपोआपच जागे होते. ते इतराच साह्य करायल धावतात. गावाजवळच्या एका टेकडीवर गावातील बायका मुलांना पोहचवले गेले. आता रस्ते हरवले होते. लोकांना सुरक्षित स्थळी नेन्यासाठी काही हौशी लोकांनी होड्या आणल्या होत्या. गावात नुकताच आलेला नवा जिल्हाधिकरी बाईन होडीतून गावात फेरफटका माराव आणि गावकऱ्यांना धीर दिला. पाऊस कोसळतच होता. आता पाण्याशिवाय काहीही दिसत नव्हते. किती नुकसान झाले असावे याचा अंदाज लोक बांधत होते. त्याच बरोबर देवाला आळवत होते. थांबव रे बाबा तुझा हा पाऊस! बराच काळा नंतर पाऊस थांबला. पुराचे पाणी हळू हळू ओसरु लागले पण भरपूर नुकनास करून रोगराई पसरवून झाली. आम्हाला कधी महापुराची कधी आठवन झाली कि देवाला हात जोड़न विनवणी करतो. देवा हे महासंकट पुन्हा आणू नको रे बाबा. पहाटेची भ्रमंती किंवा एक प्रसंग पहाट. मी यंदाच्या त्याला सुट्टीत माझा वर्ग मित्र अमित त्याच्या गावी जायचे ठरवले. अमितच्या गावी येऊन पोहचलो. तेव्हा बरीच रात्र झाली होती. दिवसभर कष्टाची कामे करून गाव शांत झोपले. अमितच्या घरात माझे मोठ्या मोठ्याने स्वागत केले. रीतसर भोजन घेतल्यावर निद्रा देवीने माझ्या अंगावर आपले पांघरून केव्हा घेतले मला कळलेच नाही. मला जाग आली तेव्हा सभोवर अंधार होता. मग पहाट झालेली होती. अमितच्या घरातील मंडळी मात्र जागी झालेली होती. त्या सर्वाची नित्याची कामे चालू होती. मी अमितला विचारले बाहेर एक फेरी मारून येऊ या का? अमितने लगेच होकार दिला. पहाटेची भ्रमंती करण्यासाठी मी आणि अमित घराबाहेर पडलो. सूर्योदय झालेला नव्हता. दिशा नुकत्याच उजळत होत्या. सारा गाव हळू हळू जागा होत होता. घरोघरी अंगणात सडा सावरण झाडलोट ही कामे चालू होती. वातावरण शांत व प्रसन्न होते. मी आणि अमित निमुटपणे चलत होतो. शहरात कधी न अनुभवयाला मिळणारी निरव शांतता व प्रसन्नता माझ्या मनाला सुखावत होती. आम्ही टेकडीवर पोहचलो.

कुणी उधळली मुठ नदीची लाल गुलाबाची, पाहता पाहता शितीजाचीई कडा सोनेरी होऊ लागली. पक्षाच्या किलबिटाने झाडांना जाग आली. अरोनोद्य होत होता. पूर्वी कडे क्षितीज तेजोमय झाले. मनात आले कि ही रम्य प्रसन्न पहाट जो अनुभवतो त्याचे अंतकर्ण ही तसेच विशाल होते. म्हणून तर खेडे गावातून अजुनही मानवतेचे दर्शन घडते. ह्या प्रसन्न वातावरणात काही काळ रेंगाळून काही काळ आम्ही परत फिरलो. परतीच्या वाटेवर घराच्या छोट्या छोट्या अंगनात तुळशी वृंदावना पुढे रागोळ्याची शोभा दिसत होती. रानाकडे निघालेल्या गुरांच्या गळ्यातील घंटा किंनकंत होत्या. दूर वरून देवळांचे सनईचे मंजुळ सूर कानावर पडत होते. सारे गाव आपल्या कामाला लागले होते. पण शहरातील धांदल त्यात दिसत नव्हती. सगळीकडे प्रसन्नता भरून राहिली होती. कोनाजिची अमर भूपाळी जणू साकारली होती. पहाटेच्या या आगळ्या वेगळ्या भ्रमंतीने आपण समृद्ध झाले आहोत मला वाटते. चांदण्या रात्रीची सहल माझे बाबा व त्यांचे तीन मित्र यांची घनिष्ट मेत्री होती. सर्वजन सहकुटुंब एकमेकांकडे जातात येतात. त्यामुळे चारही कुटुंबाचे मैत्रीचे, स्नेहाचे संबंध निर्माण झाले होते. आम्ही सर्वजन वर्षातून एखादी सहल एकत्र करतो. एकदा बाबाच्या मित्रांपैकी कोणीतरी सुचवले कि आपण चांदण्या रात्रीची सहल काढूया. एकदा एखादी कल्पना मनाली पटली कि

डोंगरा कडे जात असता रस्ता माळ राणा वरून जात होता. तेव्हाच त्या रस्त्याचे डोंगर गाठ्याचे अस आम्ही ठरवले. सारे गाव आकाशची धूलई पांघरून शांतपणे झोपले होते. रात्र पोर्णीमेची असल्याने आज रस्त्यावरचे दिवे लागले होतें नव्हते कि काय कोण जाने मात्र त्या मुळे चांदण्याचे सौंदर्य आम्हाला अनुभवता आले. चांदण्याना पिठोर म्हणणारी व्यक्ती खरोखरच कवी मनाची असावी. मे महिन्याचे दिवस असूनही शीतल चंद्र प्रकाशामुळे हवेतीईल सौम्य गारवा मनाला सुखावत होता. त्यामुळे सहलीईची लज्जत अधिकच वाढली होती. बागातून फुलेल्या रातराणीमुळे सारे वातावरण सुगंधी झाले होते. अशा प्रसन्न वातवरनात शब्द मुके न झाले तरच नवल चांदण्यात न्हाहून निघत असताना आम्ही डोंगर माथ्यावर कधी पोहचलो हे कळले देखील नाही. डोंगर माथ्यावरील दृश्य विलोभनीय होते. दिवसा ओक्या बोक्या दिसनाऱ्या डोंगराची रूपे ही शाल पांघरून होती. करवंदाच्या झाडावर जनु चांदण्याची फुलेच फुलली होती. मातीचा स्पर्श ही मुलामय वाटू लागला. धरतीवर चांदण्याचा जनु सरी पडत होत्या. आकाशातील पुन चंद्राला कवी कुसुमाग्रजाची स्वप्नांचा सौदागर असे संबोधलेले असावे ते उमगले. मझ्या बाबांना हे सांगितले तेव्हा त्याच्या मित्राच्या ही मनात काही गीताच्या ओळी जाग्या झाल्या. कुणाला चांदणे शिंपित जाशी चालता तू सांचले ही ओळ आठवली, तर कुणाला राजकुमार सवे

घरी चांदण्याची किरणे दयावरी हे गाणे सूर आवाजात म्हटले. रात्री करवंदिच्या झाडीत शिरणे धोक्याचे असल्याचे डोंगरची काळी मैना दुरूनच पहावी लागली. पण त्यामुळे भुकेची आठवण झाली. आम्ही रसिकतेचे फराळ निवड केल. रुपेरी चांदण्यात खाण्यासाठी निवडलेल पदार्थ तसेच होते. स्वच्छ मलाईची बर्फी

या धवल चांदण्याची चांदीच्या रसात जणू चराचरा नाहत होते. या पूर्वी आम्ही अनेक सहली काढल्या पुढे ही काढू पण चांदण्या रात्रीच्या या सहलीची मज्जा वेगळीच होती. मी पाहिलेला निसर्ग रम्य देखावा आमच्या घरात सर्वांनाच प्रवासाची खूप आवडल त्यामुळे दर वर्षी कुठे ना कुठे आम्ही सहलीला जात असतो. नव नवीन ठिकाण शोधून काढण्यात आमच्यात जणू स्पर्धा लागते. त्यामुळे यंदा डिसेंबर अगदी छोटीशी चार दिवसाची सहल आम्ही आयोजित केली. कुठे माहित आहे मालदीव बेटांवर आपण चार दिवस काय करणार अशी शंकेची पालही मनात चूक चुकली मालदीव मधील इलाडू बेटावर जायचे ठरवले. त्यासाठी श्रीलंकन येवरेची निवड केली. श्रीलंकेचा ओलांडून मालदीवकडे निघालो. समुद्राच्या पाण्यात श्रीलेंकेचा किनारा ओलांडून मालदिवकडे निघालो. माझा परिवार माझ्या परिवार खुप मनमिळावू स्वभावाचा आहे माझ्या परिवारमध्ये माझे वडील पकडून मला सातजण भाऊ आहेत आणि मला चार चुलते आहेत त्यामध्ये त्यांच्या पत्नी म्हणे माझ्या काकी आणि चुलत्या plus त्यांची मुलं

आणि मनमिळावू स्वभावाचा आहे बोलायचं जर झालं तर आमच्या परिवारावर येणारे संकट हे सगळे आम्ही मिळून सोडवतो त्याचे निवारण करतो आणि मनमिळून सर्वांसोबत राहतो आमचा परिवार अतिशय खुशाल आहे आणि मी स्वतःला खुप lucky समजतो किंवा खुशनशिब समजतो कि मला असा परिवार भेटला आमच्या परिवाराचे वैशिष्ट्य असे कि आमचा परिवार कोणापासूनच काही लपवत नाही किंवा सगळ्यांना मदत करतो आमच्या परिवाराची सर्वात मोठी सदस्य म्हणजे माझे आजोबा ज्यांनी आमच्या परिवारात काहीही नसताना खुप सारी दान शपट्टी कामवली property कामवाली मालमत्ता कमवली आणि मुलांमध्ये सारखी वाटून दिली पण मुलांनीही त्यांचा लाड कमी केला नाही मुलांनी म्हातारपण च चालू असतानाही त्यांच्या तब्बेतीची खुप काळजी घेतली त्यांना हवे असणाऱ्या साऱ्या गोष्टी त्यांना दिल्या आणि ते अतिशय खुप खुश होते त्यांच्या मुलांपासून आणि माझी आजी माझ्या आजीला घरदार सोडून काही माहित नव्हतं प्रत्येक गोष्टीत माझी आजी अशी चिगूस सारखी करायची कारण त्यांनी जी बघितली ते जीवन खुप कठीण होते त्यांनी शून्यातून त्यांचं जग निर्माण केलं माझ्या आजोबांना कोणीच नव्हतं म्हणजे ते अनाथ होते त्यांनी लग्न केले एवढी मोठी परिवार तयार केला त्या परिवारात ते राहिले आणि स्वःचे एक नांव कमवलं त्यामुळे माझ्या आजोबांचं पद माझ्या नजरेत खुप वरती आहे खुप वरती आहे म्हणजे मी त्यांना खुप वरती समजतो ते माझ्यासाठी देव आहेत आणि ते माझ्या ध्यानात खुप असतात मी आता सध्या hostel वर शिकतो पण जेव्हा मी माझ्या घरी जाईन तेव्हा मी पहिले माझ्या आजोबांना भेटतो त्यांची तब्बेत विचारतो माझ्या आजीला भेटतो तिचीपण तब्बेत विचारतो माझ सगळ्यात छोटे चुलते त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे त्यांचा जो एक मुलगा आहे त्यांचा जन्म अत्ता झालेला आहे पाच सहा महिन्या पूर्वी खुप छोटा आहे त्यांचा जन्म झाला तेव्हा मी त्याला भेटायला जाण्यासाठी एक खेळणी आणि एक dress त्याच्यासाठी घेतला होता जेव्हा त्याच जन्म झाला तेव्हा माझे चुलते खुप खुश झाले त्यांनी आम्हाला सर्वाना party दिली आणि पेढे हि खाऊ घातले त्याचं नंतर येतात माझे चौथ्या number चे चुलते यांना एक मुलगा आहे तो मुलगा दिसायला खुप सुंदर आहे मी त्याला लाडाने न्यूटन असं बोलतो खुप गोरा आहे तो खुप गोरा त्याला कोणी बघितलं तर सगळे असं म्हणतात हा कोणाचा मुलगा आहे खुप छान दिसतो नंतर येतात माझे तीन number चे चुलते त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे मुलगी थोडी आजारी असते तिला medicines गोळ्या औषधे चालू आहेत तर तिच्या उचारासाठी आमच्या परिवाराने सर्वजण मिळून तुझी काळजी घेतात पुन्हा तिला दर महिन्याला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

आणि मित्रांविषयी विसरलोच आणि माझ्या family मध्ये जे चार number चे चुलते आहेत त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे जो एक मुलगा आहे तो माझ्या पेक्षा मोठा आहे आणि ज्या दोन मुली आहेत त्यांची लग्न झालेली आहेत माझा जो मोठा भाऊ आहे तो BCA करत आहे पूजेनं येथे आणि माझ्या दोन्ही ताईंची लग्न चांगल्या ठिकाणी झाले आहे ते पण आम्ही सर्वानी मिळून त्यांची लग्न लावून दिली पण खुप खुशनशिब असतात लोक ज्यांचा परिवार सोबत असतो सध्याच्या स्थितीमध्ये अश्या गोष्टी बघायला भेटत नाही जास्तता त्यांच्या मागचं कारण एकचं परिवारांमध्ये वादविवाद विचारांचं संतोह समतोल नसणे विचारांमध्ये विषमता आणि कोणीकोणाचा आदर करत नसणे हे सगळे कारण आहे एक परिवार विखरण्या मागं पण आमचं परिवार तसं नाही आमचा परिवार सगळ्या सोबत मिळूनमिसळून राहतो आमच्या परिवाराने त्यांच्या आमच्या गावांत एक नावं कमवले आहे ते नावं खुप महत्वाचे आहे कारण नावं कमवण्यासाठी खुप दिवस लागतात गमवण्यासाठी सेकंद हि लागत नाही मी माझ्या परिवार बद्दल एवढं सांगू इच्छितो कि माझा परिवार हा जगात सगळ्यात best परिवार आहे आणि सगळ्यात चांगला परिवार आहे आणि मी देवाला प्रार्थना करतो कि सगळ्यांना असाच परिवार मिळूदे

तर माझा परिवार संगत सोबत सोबत असतो कारण एक शेवटी म्हणतात ना आपले ते आपलेच असतात परिवार आपल्याला ती जाणीव करून देतो परिवार आपल्या पाठीला पा पाठीवर हात ठेवून आपल्या सोबत असतो. आपल्या चुका झाल्या तर आपल्याला समजून सांगायला परिवाराचं असतो आपण काही गोष्टी चांगल्या केल्या तर आपल्या सोबत party करण्यासाठी त्या गोष्टी celebrate करण्यासाठी पण आपला परिवाराचं असतो परिवार म्हणजे सर्वकाही परिवार म्हणजे backbone

तर सगळे एकमेकांचे विचार घेतात त्या विचाराने काम करतात हे फक्त ह्या गोष्टी फक्त परिवारामध्येच होऊ शकतात कारण परिवार हा सर्वस्वी असतो परिवार हा पूर्ण असतो परिवारांमध्ये वेगवेगळ्या विचारांचे संगोपन असते परिवार म्हणजे एक group असतो परिवार हे सर्व काही असतं

त्यांचं कारण एक कि आपलं जीवन आपल्याला खायला चालू करतं परिवार आपल्या जीवनाला आपल्या मनाला आपल्या डोक्याला शांतता देत आपल्या सर्व काही पूर्ण असल्याचं भास करून देत आपल्याला आपली जागा दाखवण्यास मदत करतं परिवारातून आपण खुप संस्कार शिकतो जसं आपला परिवार असतो तसं आपण असतो कारण परिवार हीच तो असतो जो आपल्याला घडवतो जो आपल्याला संस्कार देतो जो आपल्याला नवनवीन गोष्टी या जगातल्या समजून सांगतो परिवार खुप गरजेची गोष्ट आहे परिवार हे सर्व काही आहे मी तर म्हणतो ज्याला म्हणजे आपण बघतो ना समाजात खुप अशी लोक आहेत ज्याचं परिवार जसा तशी लोक असतात पण माझा परिवार खुप छान आहे जो सगळ्यासोबत मिळून मिसळून सगळ्यांसोबत एकमेकांची विचार जाणून राहतो मी खुप खुश नशीब आहे कि मला असा परिवार भेटला जीवनात सर्वांना असा परिवार भेटो मी अशी ईश्वर चरणी प्रार्थणा करतो

आणि तीन महिन्याचं बँक च्या पासबुक चा स्टेटमेंट पासबुक आहे ना आपल्याकडे प्रिंट पण दिली असेल तुम्ही

अच्छा तर डिपॉझिट साडेसहा हजार

मी तर साडेपाचीच आणले तेव्हा आठ महिन्याच्या इंस्टॉलमेंट पण होईल म्हणते. मी तर साडेपाच चीच आणले इंस्टॉलमेंट थोडी वाढवून दे मला दोनकशे रुपये इंस्टॉलमेंट भैया थोडा इंस्टॉलमेंट बडा दिजीये ना हो तसं हे म्हणतात की ते आता फायनान्स पोलिसी आहे हा तर पॉलिसिच्या अगेन्स्ट मध्ये जाऊ शकत नाही मग झिरो झिरो बॅलन्स वर आहे पण त्याचे इंस्टॉलमेंट जास्त येईल

फायनान्स वाले तसेच सांगतात तिथे झिरो प्रोसेसिंग आहे हे आहे ते आहे नंतर मग ते बरोबर प्रोसेस चे पैसे कापतात आणि कस असते ते मग दुकान वाले जे डिस्कॉउंट देतात ना ते डिस्काउंट पण आपल्याला भेटत नाही कारण मग ते कसा आहे की ऑन रेट जे दाखवले आहे आधी त्या रेट वर फायनान्स मारतात ते हो पण आता झिरो डाउन पेमेंट वर दुकानदार म्हणत आहे की होऊन जाईल प्रोसेसिंग फी नॉमिनल तीन चारशे लागेल म्हणते पण ते झिरो डाउन पेमेंट आठच महिन्याचे इंस्टॉलमेंट आहे आणि त्यातही जो पंचवीस हजार चा वरचा जो वरचा मॉडेल किंवा जो पंचवीस हजार पासून जो स्टार्ट होतंय त्यांच्याकडे झिरो डाउन पेमेंट फॅसिलिटी अव्हेलेबल आहे अठरा वीस हजाराच्या मोबाइल वर ते त्यांच्याकडे अव्हेलेबल नाही आहे. नाहीतर मग आपल्याला अठरा वीस च्या दरम्यानच घ्यायचा आहे ना तुझ्या मनानं की मना साडेपाच घे आणि काही इंस्टॉलमेंट त्या कंपनी वाल्या सोबत बोलून टाकतो कंपनी वाला काय म्हणते हे दुकानदार म्हणून राहिले कंपनी वाले काय म्हणते ते कंपनी वाले सोबत बोलून पहा ना एकदा कारण कंपनी वाले बरोबर अड्जस्ट करून सांगतात किती इंस्टॉलमेंट कुठपर्यंत भरायच्या काय भरायचा कसा आहे काय होईल ते पहातात बरोबर त्यांच्याकडे सर्व प्रोसिजर राहतात ते हो बरोबर आहे तू सांगतो ना की नाही बोलणे आम्ही करतो म्हणे ज्या हिशोबाने कस्टमर आलो त्या हिशोबाने आम्ही हॅन्डल करतो म्हणे कारण काय म्हणे कंपनी फायदा पाहिजे म्हणे. तर त्या प्रकारचे म्हणून आम्हाला जे प्रोसेस करायची राहते त्यावेळेस मग आम्ही आपल्या रिस्क वर करतो म्हणे अच्छा तर हे बजाज मध्ये तर नाही होत आहे भाऊजी पण nbd फायनान्स जे आहे ते करायला तयार आहे पण त्याला त्याच्या बेस वर थोडं पाच सातशे हजार रुपये एक्सट्रा द्यावे लागतील प्रोसेसिंग चार्जे वर कारण की जी स्कीम बजाज मध्ये आहे त्याच स्कीम मध्ये ते मिळत नाही आहे आणि याच्यामध्ये आपला हजार रुपये जास्त चालला मग त्या कंपेअर मध्ये आणि डाउन पेमेंट तर तेवढ्या मध्ये होऊन जाईल. पण प्रोसेसिंग फी वगैरे तेवढा लागेल त्यामध्ये आपली इंस्टॉलमेंट तो आपल्या हिशोबाने जे करून देत असेल. त्यासाठी नंतर काय दुसऱ्या फायनान्स वाल्याकडून घेतलं तर नंतर ती सर्व मिळून ते मग ऍड करून सांगेल ना आपल्याला. बरोबर ते कसं की ते दुकान वाल्याचा कमिशन प्लस रेट आहे तो त्याच्यावरच सांगेल का नाही बरोबर आहे तर सॅमसंग गॅलॅक्स जी सेवन बघायचं आहे की सॅमसंग सॅमसंग गॅलॅक्सय पाहू

तोच घेऊ ना मग कशाला फालतू तेच तुम्ही बघा मी तुम्हाला सुरुवातीला एक शब्द बोललो की भलेही तुमचा बजेट अठराचा आहे पण दुकानदार दुकानात गेल्यानंतर तो बजेट तीन चार पाच हजार नी वाढते बरोबर हो तर तसं करून घ्या मोबाईल कोणता तुम्ही रोज रोज घेऊन राहिले आहे की नाही.

झूम झूम इन करतो ना आपण झूम आऊट सॉरी झूम आऊट करताना तर एकदम देशी फोटो काढता म्हणजे कल्यारिटी आहे म्हणजे जसेच्या तसे बिलकुल असे हुबेहूब दिसत आहे आणि याच्यात तुमचा फेस रिडींग सेन्सर आहे त्यानंतर फिंगरप्रिंट सेन्सर आहे त्याच्यानंतर तुमचं पासवर्ड पण आहे. त्याच्यात पॅटर्न पण आहे तर चांगला वाटत आहे आणि याच्यात ऑटो कॉल रेकॉर्डिंग ी करू शकता किंवा मॅनुअली करायचं तर मॅनुअलल्य करू शकता. आणि समोरच्याला तुमचा रेकॉर्डिंग ची माहिती सुद्धा लागणार नाही की तुम्ही कॉल रेकॉर्ड केला ठीक आहे ना तर मग आता फायनल तोच करून घेऊ सॅमसंग गॅलॅक्सय प्रो आता हजार दीड हजार रुपये चालले तर ठीक आहे काय मग आपल्या कारण आता हजार रुपयासाठी आपण परत दुसऱ्याकडे थोडी जाणार आहे मागायला आपल्या हिशोबाने च मग आपला काम करू मग त्याच्यात काय इंस्टॉलमेंट पडेल काय नाही त्याला विचारून घे आणि फायनल करून घेऊ घेऊन घेऊ आता मोबाइल फोन करू नको सांगू की यांनी मोबाइल घेतला म्हणून आम्हाला दाखवा आम्हाला दाखवा नवीन मोबाइल चे मग बरोबर आहे जर त्या उद्देशाने तस तर मी माहिती पासून तर सांगत नाही पण कसं अशा गोष्टी माहिती पडूनच जातात किती पण काही पण म्हटलं तरी हो की नाही. अरे हो माहिती पडेल पण सध्या मी आपलाच मोबाइल जुना मोबाइल वापरल हा घेईन तर सध्या मी अलमारीतच ठेवणार आहे एवढ्या लवकर थोडी वापरणार आहे त्याला. होते आहे म्हणा सुरुवातीला बघा आपल्याला कोणतीही वस्तू खूप छान वाटते पण काही दिवस गेले ना तर मग ती जुनी व्हायला सुरुवात होते त्याला घेता बरोबर आपण कव्हर लावून घेऊ सेफटी कव्हर गोरिल्ला ग्लास वगैरे आणि एक त्याचं ना प्रोटेकशन करून टाकू जाईल हजार रुपये जास्त इन्शुरन्स चे गेले तर नवीन वस्तू आहे कुठे हजार रुपयांचा प्रोटेकशन नाही केला आणि काही झालं तर मग दहा वीस हजाराचं तुमचं नुकसान होऊन जाईल ना

इथे पोलीस वाले कधी लावतील फ्लिप काढून टाका आणि पैसे देऊन द्या दहा रुपये आणि वर येऊन जा आणि डोकमेण्ट सगळे लिखित आहेत सर्व घेऊन या विसरायला नको त्याला फोटो किती लागेल ते विचारून घे

दोन फोटो कॉपी लागेल ना ठीक आहे मी येतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके ओके ओके

तुम्ही इथं बनवलं होतं ना पाशी तर तिथेच सिटी काँनेकशन हा इकडे बघा इकडे अच्छा अच्छा इकडे बघा इकडे दिसलो का अच्छा या इकडे या इकडे पार्किंग ला गाडी लावून

एक इकडे बसा गाडीवर चालू

अच्छा तर मला सांगा अं मोठ्या शोरूम मध्ये जाऊया की लहान शोरूम मध्ये जाऊया की दुकानात लहान वाल्या

हो आता बघा हे जे दुकान आहे सिटी कलेक्शन इथे मागे मला पाचशे रुपये डिस्काउंट दिला होता पण कसा आहे आता असं नाही की ते कमवत नाही होऊ शकते पाकीट मध्ये त्यांनी आलरेडी मोबाइल रेंज जे आहे हजार रुपये वाढवलेले असेल आणि त्याच्यानंतर मग मला पाचशे रुपये डिस्काउंट दिला असेल काही खिशातून देणार नाही बरोबर आणि येथे च आहे सॅमसंग शोरूम आहे ते सॅमसंग च आधी तिथे बघून घेऊया कारण तिथे सॅमसंग मोबाइल मिळेल सॅमसंग मध्ये जाऊन पहिले सॅमसंग मध्ये पाहू म्हणजे बाहेर पाहू सॅमसंग चे काय रेट आहे काय नाही नंतर शोरूम मध्ये पाहू किती रेट आहे काय आहेत काय फिचर वाले आहेत. ते लहान दुकानदार काही वेगळे सांगत असेल हा काही वेगळे सांगेल काही तर आपल्याला समजेल का नाही त्याच्यापैकी

किरकोळ लहान दुकानात जर गेलो आपण तर ते आपण जास्त भाव सांगतात मध्ये आणि सांगतात जास्त त्याच्या कंपेअर मध्ये तर शोरूम मध्ये पाहू आपण आधी चल शोरूम मध्ये पाहू चल शोरूम मध्ये चालायला

एक हे होता माझ्या ओळखीचा मित्र आहे. ओळखी वाले कुठेही गेला ना तरी आपल्याला जास्तीचे रेट सांगते दोनशे ची वस्तू चारशे मध्ये सांगते कारण त्याला माहिती राहते की हा येऊन राहिला भाव कमी करणार आहे म्हणून तर तो कसा आधीच दोनशे रुपये वाढवून सांगते आणि न ओळखीच्या दुकानांमध्ये गेला होता तो गिऱ्हाईकाच्या हिशोबाने सांगा ना बरोबर बरोबर तर अं मी एक काम करतोय तुम्ही गाडीपाशी थांबा मी लगेच गेलो आणि तिथे सगळं काही बघून मी तुम्हाला सांगतो किंवा तुम्ही थांबा मी जाऊन येतोय. ते काय मी थांबतोय तू जाऊन ये बघू नये अच्छा मग शोरूम मध्ये फोन चालू ठेवा. मी फोन करतो तुम्हाला म्हणजे कसा आहे तुम्हाला पण ते ऐकू येईल आणि तुम्ही मला सजेस्ट करू शकता आणि मी तुम्हाला तिथून सांगतो सगळं फायनल झालं की मग आपण जाऊ शकतो हाय ना तर अं एक मिनिट मी थांबतो इकडे तू जाऊन ये साहेबांकडे अच्छा अं एक गॅलॅक्सय जी सेवन चा मोबाइल आहे इथे

अठरा हजार मध्ये तुम्हाल फोर जी बी रॅम देत आहे आणि आठावीस आठ सोळा बत्तीस जी बी इंटर्नल देत आहे. ठीक आहे आणि ऍडिशनल तुम्ही मेमरी याच्यामध्ये ऍड करू शकता एकशे आठविस जी बी पर्यंत आणि बत्तीस च्या ठिकाणी तुम्हाला ऍडिशनल अजून देत आहे तो चौसठ जी बी टोटल म्हणजे बत्तीस परत म्हणजे एकशे आठविस जी बी इंटर्नल आण फोर जी बी रॅम देताय हा झाला अठरा हजार वाला सॅमसंग गॅलेक्सी जे सेवन मॉडेल आहे गॅलॅक्सय डुओज नाईन प्रो तर तो आहे तो आहे दोन हजाराने जास्त आहे तो ठीक आहे त्याचे फीचर्स असे आहे

तर तो चांगला राहील की त्याचं हे राहील तर त्याचा बजेट जास्त आहे भाऊजी ऍकचुली तुमचा अठरा हजार चा बजेट होता ना आधी वीस बोलला इथं बावीस लिहिलं आहे तर डिस्काउंट कापून वीज पर्यंत वगैरे बहुतेक येऊ शकतो एक मिनिट भैया इसका है यहा पे कितने तक आयेगा? वीस पाचशे पर्यंत येईल बोलला भाऊजी आणि फायनान्स ची काय प्रोसिजर आहे काय नाही हे सांगितलं का पूर्ण फायनल सांगितलं ना हो हो एक आधार कार्ड पाहिजे आणि पॅनकार्ड पाहिजे मोबाइल नंबर आधार कार्ड ला लिंक पाहिजे आणि तीन महिन्याचा बँक पासबुक स्टेटमेंट पासबुक आहे ना आपल्याकडे प्रिंट प्रिंट पण केले असेल तुम्ही हो केलीये ना अच्छा तर डिपॉजिट साडेसाह हजार चा डिपॉजिट आहे साडेसहा हजार हो आणि मी तर साडेपाच आणले

ती स्वतः ठीक स्थळ हालचाली होतात पण येणाऱ्या काळामध्ये निर्माण होणारे रोग मनाचे तज्ञ असणारे होणार आहे. सुज्ञ प्रकृतीचे बरोबर मना बरोबर अं सतवारे करून त्याला वाहन चालवण्यात मदत करण्यासाठी मोटरचे वरीस नाही तर एखाद्या सर्जनशील उपक्रमामध्ये जेथील सहकार्य करतील. machine learning वरील सराव बदलासाठी अत्यंत आवश्यक असणारे तंत्रज्ञान